हे पण सोपं काम आहे, हे पण करा sir तुम्ही. हे पण चांगलं वाटेनं तुम्हाला काम. हे पण, ते पण. अजून, तर sir ते work from home मध्ये WiFi ची speed, WiFi पण लागणार का त्याला sir? हो sir त्याला high speed चा WiFi लागणार. अं computer पण छान लागणार. अजून त्याची speed पण . तुम्हाला काम मतलब

तिथं interview देतो mall मध्ये. सगळं काम करतो म मी. Online च पण तुम्ही स अं sir शी बोला की बा, माझ्या दोस्ताला काई सांगा त्या job बद्दल. हो sir मी तुम्हाला whatsapp वर ते दोन्ही sir चं number पाठवून देतो. तुम्ही त्यांच्याशी बोलणं करा. ते तुम्हाला बोलणार असं-असं काम आहे. मंग तुम्ही तिथे जा बघा.

चालेल sir मंग. धन्यवाद sir माहिती सांगितल्याबद्दल. धन्यवाद sir! hi guys आज मी आजीला दवाखान्यात घेऊन गेलेली यावरून मला आरोग्य या विषयावर बोलावसं वाटतय आजकाल आजच्या ह्या वातावरणातल्या बदलावा विषयी असुद्या किंवा मगअसा धकाधकीच्या युगा विषय असुद्या आरोग्यावर याचे आपोआपच परिणाम होताय शारीरिक आरोग्यावर सुद्धा मानसिक

Covid च्या काळामधी देखील तरुण लोक जेवढ त्या गोष्टीला Survive करू शकले तेवढ लहान मुलं किंवा म म्हातारी व्यक्ती हे नाही करू शकले तर आरोग्य हे मानसिक असुद्या किंवा शारीरिक असुद्या दोन्ही बाजूनी तंदुरुस्त असणं खूपच महत्वाचं आहे आरोग्य म्हटलं म्हणजे फक्त सुधृढ शरीर असून उपयोग नाही तर निरोगी मन हे देखील आरोग्यासाठी खुप उपयोगी ठरत म्हणतात ना कि म मन निरोगी तर शरीर निरोगी असं म्हटलं जात आजकाल शिक्षण, व्यवसाय याच्यात खुप स्पर्धा चालूये नोकरी असुद्या त्याच्या तानतणाव Depression नैराश्य, मत्सर न्यूनगंड या सगळ्या गोष्टींमुळे आपोआपच सगळ्या गोष्टीचा परिणाम हा आरोग्यावर होतोय मग मानसिकता खचते मनस्तिति खराब होते त्याचा परिणाम हा शरीरावर होतोय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

प्रत्येक गोष्टीच आणि प्रत्येक समस्याच औषधच उपचार असू शकत अस नसत पाहायला गेलं तर आरोग्य जर पाहिलं आपण तर आजचा सरकार किंवा Goverment

आरोग्य केंद्र असुद्या जिल्हा Level असुद्या Civil अशे देखील दवाखाने इथे देखील सगळ्या गोष्टींची निदान केले जाता उपचार केले जाता गर्भवती महिला माता असुद्या यांचीदेखील वेळोवेळी त्यांच्या Nurse अश्या ज्या काही असता त्यांच्याकडून त्या त्यांचं वेळच्या वेळी त्यांना माहिती घेणं त्यांच्या आरोग्याविषयी त्यांना सतर्क करणं किंवा तुम्ही बघा बाबांनो तुमचं आरोग्य ठेवलं तर येणारी पिढी जे तुमचं येणार बाळ नाही ते सुधृढ येणारे म्हणून त्यांच्या ज्या वेळोवेळी घेतले camp दर महिन्याला एक गावाचा ठरलेला वार असतो त्या वाराला गावामध्ये Nurse येणं जर गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नसेल कारण आपल्याकडे PSC हि सात गावामिळून असते जर एखाद्या गावात PSC नसेल म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र नसेल तर तिथे अ ह्या लहान मुलांच्या अंगणवाडी असतात त्या अंगणवाडींमध्ये Nurse वगरे येतात आणि त्या Nurse पूर्ण गावाला त्या वार माहिती असल्यामुळे तेव्हा ते लहान मुलं असुद्या किंवा गर्भवती माता असुद्या ते लसीकरणासाठी येत असता गर्भवती मातांसाठी TT चं Injection असुद्या Calcium च्या गोळ्या असुद्या किंवा मग आपले हे IRON च्या गोळ्या असुद्या ह्या सगळ्या गोष्टी तिथे पुरवल्या जात आधीपासून लहान असणं लहंपणापासून ऐकायला कानांवर अस कि गप्पी मासे पाळा हिवताप पाळा अं tyre किंवा मग तुमचे नारळ असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या पावसाळ्यामध्ये साचू देऊ नका त्याच्यात पाणी साचल्याने त्याच्यात आता डास होतात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 मग लोकांमध्ये अस म्हणता येणार नाही कारण सरकारी जनजागृती खूप वेळेस करत असते या गोष्टींची आपले हात स्वच्छ थुंया पासुन असूघ्या ते असुद्या ज्यांच्या जाहिराती मधून TV च्या जाहिराती मधून असुद्या किंवा म poster च्या जनजागृती असुद्या किंवा पथनाट्य असुद्या यांच्या मधून जनजागृती करत असतात आता ऋतु बदलतात तसे ऋतु बदल्या मूळ त्याचा आपल्या शरीरावर impact होत असतो जर ऋतु बदल्या मुळे ऋतुमानाचे हवामान जसा खराब झालं तस तस परिणाम शरीरावर होत असतो आता suppose हा उन्हाळा चालूये उन्हाळा मधल्या ऋतू च्या बदलामुळे अनेक प्रकारचे विविध प्रकारचे आजार आपल्याला उद्घभवतात

उन्हाळ्यामधें साधारणतः सर्वत्र उंष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उंशनघात असतो यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते योग्य ते उपचार न मिळाल्यास संबांधित व्यक्ती दगावण्याची शकत्या असते अश्यावेळेस आपण काय केलं पाहिजे भरपूर सार थंड पाणी पिल पाहिजे थंड पेय घेतलं पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पेय पिण्याची इच्छा होते चिंचेचं पेय असुद्या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 fastfood खाण्याचं प्रमाण वाढलंय fast food म्हणजे आजकाल च्या मुलांना ते असलं पाहिजे म्हणजे ते नसलं कि जेवणार नाही जेवणावर त्यांचं दुर्लक्ष होत बाहेर बाहेरून त्यांना order करायचे pizza fastfood ह्यासारख्या गोष्टींमुळे मुलांच्या आरोग्यावर आपोआपच घातक परिणाम होत आहेत त्यामुळे आपण त्यांना सकस आहार काय असतो हे दिला पाहिजे त्यामुळे बघा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 सकाळी अंडी दूध biscuits नाष्टा असेल काही उसळ असुद्या काही उपमा असुद्या किंवा म पोहे याप्रकारचा बदलून बदलून नाष्टा असतो फळ असतात दिवसंतन दोन वेळा दिवसातनं दोन वेळेस जेवण नाष्टा व्यतिरिक्त किंवा बाकीच्या गोष्टी ज्या सांगितल्या त्याव्यतिरिक्त आणि आपल्या काळच सरकार देखील पाहिजे तेवढा त्याच परीने काळजी घेता येत आपण देखी आपण आपली आरोग्याची काळजी घेतली पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे स्वछता हा देखील आरोग्यासाठी असं खुप उपयुक्त आहे असा योगा असुद्या ध्यान Meditation ह्या सगळ्या गोष्टीं आरोग्यावर आपोआपच impact करतात आपोआपच चांगला परिणाम देत असतात आपण पाहतोय आजकाल Diabetis च प्रमाण वाढत चाली तर आपण Diabetis म्हणजे मधुमेह मधुमेह म्हणजे एव्हडं काही जास्त नाही साखरेचं प्रमाण जास्त होणं प्रत्येकामध्ये एखाद्यामध्ये जास्त होत एखाद्यामध्ये कमी होत हाच एक प्रकार असतो तर आपण तेव्हडी काळजी घेतली पाहिजे कुठलीही गोष्ट असुद्या क्वचित पोषक अन्न असुद्या अतिप्रमाणामधे ते घातकच ठरत असत शरीराला म्हणतात ना जुनी म्हण आहे कि हि अति तेथे माती याप्रकारे आपण कुठलीही गोष्ट जर अति केली तर ती आपल्या शरीरावर वाईट परिणाम करणारी असते अगदी जी विश्रान्ति असुद्या अति खान अति जेवण काहीही गोष्टी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

किंवा जिद्द चिकाटी असेल आलस असेल नकारात्मक वृत्ती असेल शाळेतील समस्या असतील ह्या आपण जाणून घेतल्या पाहिजे त्याप्रमाणे आपण मार्गदर्शन केलं पाहिजे आवश्यक कौशल्य शिकवल्यास मुलांमध्ये अनेक प्रगती दिसली आप्ल्याला झालेली दिसते मुलांना आपल्याला कोणत्या गोष्टीमधें रस आहे तो कळायला आपण त्यांना वेळ दिला पाहिजे त्याच्यांनी मानसिक आरोग्य सुधारत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

तो छंद आपण जोपासला पाहिजे त्याच्याने आपोआप आपलं मानसिक आरोग्य सुधारत आरणि मानसिक आरोग्य सुधारलं म्हणजे शारीरिक आरोग्य सुधारत नोकरी करतंच दोन प्रकारच्या नोकऱ्या असतात एक बसून नोकरी असते एक पूर्णवेळ बसलेली किंवा मग कष्टाची नोकरी असते शेतकरी झाले हमाल झाले ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांची कष्टाचे काम असतात त्याचा आपोआपच आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो जसेकी आपण पहिला गेलं कि आपलं राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांमध्ये कलम एकवीस हा जगण्याचा हक्क हा भारतीक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि दर्जा शिक्षण चांगलं आरोग्य निरोगी जीवन जगण्यासाठी अन्न पाणी निवारा याबरोबच आरोग्यदायी वातावरण हे आवश्यक असलं पाहिजे यासाठी पुरेश्या व नियमित आरोग्य सेवा यांची आवशकता असते ज्याज्या आरोग्याचा हक्कात व्यापक अर्थाने समावेश होतो म्हणून आरोग्याचा हक्क हा साहजिकच मूलभूत हक्क मानला जायला हवा जस की आपण म्हणतो ह्या तीनच मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा तर ह्या नसून आपल्या पाच मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असल्याच पाहिजे जेवढ अन्न वस्त्र निवारा आपल्याला जाण्यासाठी आवश्यक आहे तेव्हडाच आपल्यासाठी आरोग्य आणि शिक्षण आवश्यक आहे

या गोष्टी मिळाल्या म्हणजे प्रत्येकला आरोग्य लाभेलच असं नाहीये किंवा आजारी नसेल म्हणजे आरोग्य असा समजचुकीचा आहे त्याचप्रमाणे औषधोपचार मिळवून बरे झाले म्हणजे आरोग्य असा समज हि चुकीचा आहे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

सरकारचे आरोग्य सेवा देण्याचे जे घोषित धोरण आहे ते कार्यक्षमतेने राबवले जाणे गरजेचे आहे जसेकी आपण पाहतो कि आपलं कुटूंबातला एखादा व्यक्ती जरी आजारी पडला तरी पूर्ण कुटुंब Disturb होऊन जात त्या व्यक्तीची मानसिक खचीकरण होतच पण पूर्ण पणे कुटुंब देखील मानसिकता त्याची मानसिकता खराब होऊन गेलेली राहते जर आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती आजारी पडला तर कुटुंब आपलं पूर्ण Disturb होणार असेल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 अं पैसा आपण हे सगळं खर्च करण्यापेक्षा आपण आधीच जर या गोष्टींची काळजी घेतली आपल्या खाण्यापिण्यावर असुद्या आपल्या वातावरणावर असुद्या आपल्या वागणुकीवर असुद्या तर अगदी उत्तम राहील जर आपण वेळेत या गोष्टींची काळजी घेतली कि नको असं नको व्हायला म्हणून आपण आधीच त्या गोष्टी आमलात आणल्या तर आपलं आरोग्य अधिक सुधारेल आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीच जस कि आपण लहान मुलांना हे करू नको हे करू नको हे चांगलं ते वाईट तसं आपण त्यांना आरोग्याविषयी पण धडे दिले पाहिजेत कि आरोग्य कास आपलं सुधरेल कि आपल्या शारीवरचा एकेक अवयव आपल्यासाठी किती महत्याचा आहे आज आपण पैसे देऊन कोणतीही गोष्ट घेऊ शकतो पण आपल्या शरीराचा अवयव हा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 जर आपलं आरोग्य व्यवस्तीत असेल तर म्हणतात ना कि शरीर संपत्ती व्यवस्तीत तर माणूस हा प्रत्येकाला जिंकू शकतो शरीर संपत्ती असो किंवा मानसिक संपत्ती असो माणुस पैशाने कितीही श्रीमंत असला पण त्याच्याकडे जर आरोग्य नसलं तो त्याचा पैसा त्याच्यासाठी काहीच उपयोगी नसतो कारण पैसा लावुनही त्याला आरोग्य मिळेलच या गोष्टी तेवढ्या आपण महत्वाच्या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 हेलो दादा पाण्याची बॉटल आहे का हो आहे ना मॅडम एक लिटर ची बॉटल कितीची आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला हो त्याच्यावर तर वीस रुपये लिवलय हो पण ती पन्नास रुपयालाच घ्यावी लागेल अरे पण पन्नास रुपयात तर दोन बॉटल येतील ना यात एक बॉटल चे वीस रुपय लिहीवलाय तर पन्नास ला तर दोन बॉटल येतील

हे तर तुम्ही तुमची मनमानी करताय यातच काय मनमानी झाली मॅडम ती बॉटल पन्नास रुपयाची आहे हो तुम्ही जे म्हणता ते बरोबर पण बॉटल वर तर वीस रुपयाच किंमत लिहीवली ना या वर किंमत काहीही लिहिलेली असो पण मी तिला वीस अं मी तिला पन्नास रुपयालाच विकणार अस नाही होणार मॅडम तुम्ही जर वीस रुपयात नाही दिली तर मी complaint करेन मी तुमची तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या नाहीतर तुम्ही दुसऱ्या दुकानावर जाऊन पण विचारू शकता तिथपण तुम्हाला बॉटल पन्नास रुपयाची च भेटेल मरता काय न करे पाणी तर घ्यावेच लागेल म्हणून तुम्ही आमचा फायदा घेताय का याच्यात फायदा सारखी गोष्ठ काही नाहीये मॅडम इथे सर्व लोकं पाण्याची बॉटल पन्नास रुपयालाच विकतात हि तर तुम्ही तुमची community बनवून ठेवली बर वीस रुपायची बॉटल पन्नास ला विकायची अस कस करता तुम्ही मॅडम इथ असच आहे एक लीटर पाण्याच्या बॉटल ची किंमत पन्नास रुपये च आहे हे तर लुटायचे धंदे झाले मॅडम जर तुम्हाला पाण्याची बॉटल घ्याची असेल तर घ्या नाहीतर तुम्ही दुसऱ्या दुकाना वर पण घेऊ शकता दुसऱ्या दुकानावर्ती तुम्ही ठरून ठेवलयना सर्वांनी वीस रुपयाची बॉटल पन्नास ला विकायची मॅडम ती एक लिटर ची बॉटल पन्नास रुपयालाच भेटते तुम्हाला घ्याची असेल तर घ्या नाहीतर राहूद्या मी हि बॉटल वीस रुपय किंमत लिहीवलिय तर वीस रुपयातच घेणार तुम्हाला मी पन्नास रुपये देणार नाही अन जर तुम्ही मला हि बॉटल वीस रुपयात नाही दिली त मी उप प केंद्राला कॉल करेल आणि तुमची सर्वांची complaint करेल नाही मॅडम अस नका करू तुम्ही

मॅडम इथ सर्वे लोकं एक लिटर पाण्याची बॉटल पन्नास रुपयालाच विकतात त्याच्यात मी काहीच नाही करू शकत ते तर तुम्ही ठरवलेलय ना बॉटल वर तर वीस रुपयाच किंमत दिलीये ते तर तुम्ही ठरून किंमत पन्नास रुपय ठरवलेली ना

नाही हे तुमच ठरवलेलं किंमताय बॉटल वर जर पन्नास रुपय विकायची राहिली असती तर बॉटल वर पण वीस रुपय नाही पन्नास रुपय किंमत आली असती पण तिथून वीस रुपयाच किंमत आलीय ना मॅडम इथे सर्वे दुकादार ती बॉटल ला पन्नास रुपयालाच विकतात आम्ही त्याच्यात काहीच नाही करू शकत हा हायवे येतो इथे वस्तू च्या किंमत वाढलेल्याच असतात पाच रुपयाची वस्तू वीस रुपयाला भेटते तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या नाहीतर नाहीतर राहूद्या पाच रुपयाची वस्तू वीस रुपयाला घेणार म्हणजे पंधरा रुपय तुम्ही आंम्हाला लुटणारच ना मॅडम मी तुम्हाला पहिलेच बोललो कि हा हायवे येतो इथे वस्तू महागच भेटतात इथ वस्तू का जास्त किंमती मधेच विकल्या जातात हायवे हाय तर काय वास्तुवांची किंमत वाढून जाते का जे हाय तेच किंमत वर विकायची असते ना

दुसऱ्या दुकान वर जाऊन पण तेच होणार ना इथे ते तुम्ही जे विकता तिथ ते विकतील तुम्ही सर्वांनी आपस मधी ठरवून च घेतलय न वीस रुपयाची वस्तु पन्नास रुपया मध्ये विकायचं

नाही मी याच्यावर जी किंमत लिहिलीय वीस रुपये तर मी वीस रुपयाला च घेणार नाही तर मी आता फोन करून लगेच complaint करेल तुम्ही लोकं वीस रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला विकताय नाही मॅडम complaint कश्याला करताय वाटलेस तर तुम्ही हि बॉटल वीस रुपये ला घेऊन जा मी तर घेईलच वीस रुपये ची पण तुम्ही दुसऱ्या लोकांना पण वीस रुपयांना च विकणार हे तुम्ही मला सांगता का खर मॅडम इथे सर्वे लोक त्याच किमतीत विकतात याच्यात मी काय करू शकते हो मी तर घेऊन जाईल पण दुसरा बिचारा जो साधा असेल ज्याला माहित नाही याची किंमत वीस रुपये त्याला तर तुम्ही पन्नास रुपयेच गाठणार ना मॅडम आम्ही सर्वांनाच पन्नास रुपया मध्ये विकतो पण सर्वांनी तुम्हाला कोणी सांगितल नसेल ना कि वा बॉटल वर किंमत पहिली नसेल ना बिचारा तहान लागल्यावर काय न करेल पाणी घेईलच ना तुम्ही जी किंमत देणार तोच किंमत बिचारा घेऊन घेईल तहान लागली तर काय करणार बिचारा मॅडम आता मी एकटा काय करू शकतो इथे सर्वे दुकानदार त्याच किमतीत विकतात माझ्या एकट्याने केल्याने काय होऊन जाईल तुम्ही पण करा आणि तुमचे जे सर्व साथी जन सर्वांनी ठरून करा ना जेवढी किंमत वीस रुपयाची वस्तु पन्नास रुपयाला विकताय म्हणजे तीस रुपये तुम्ही मुनाफा घेताय पण आमचा पण विचार करा हो मॅडम इथ माझ्या एकट्याच कोणीच आईकणार नाही त्याचं तर profit कमीच होईल ना कस काय होईल वीस रुपयच्या किंमत मध्ये पण तुमच profit होतय तुमचा business होतोय तुम्हाला कमाई होतेय आम्ही एवढे पन्नास रुपये करून दुसऱ्याला लुटायचं काही काम नाही ना मॅडम समजा कोणतीही वस्तू पाच ला भेट ते तिला ती लोकं वीस ला विकताय त्यांना पंधरा रुपायचा मुनाफा होतोय अन जर मी त्यांना सांगेल तुम्ही ती वस्तू ची जी खरी किंमताय त्याच्यातच विका तर ते माझे कश्याला आईकतील त्यांच्या साठी ते नुकसानच झाल ना त्यात काय नुकसान होणाराय तुम्ही वीस रुपये ला विकून कमाईच करताय ना आणि जर तुम्ही सगळ्यांनी ठरवलं वीस रूपये ची वस्तू पन्नास लाच विकायची तर तसाच तुम्ही सर्व जन ठरवा ना वीस रुपायची वस्तू वीस रुपयलाच विकायची नाही मॅडम ते माझ नाही आईकणार अस कोणीच नाहीये जो कमी किमतीत विकेल सर्वे इथ जास्त किंमतीतच विकणार आणि जर मी त्यांना सांगेल कि तुम्ही जी खरी किंमतय त्याच्यातच विका तर ते माझं आईकणार नाही कारण कि त्यांना मुनाफा होतंय ते त्याचं मुनाफ्याच नुकसान का बर करतील मग तर मला सर्वांचीच complaint कराव लागेल हायवे असल्याने तुम्ही तर गैर फायदा घेताय बर इथ जवळ पास पाणी भेटत नाही तर मग तुम्ही काही पण किंमत लावतान मॅडम मी एक त्यात तर त्याला मान्य पण केल तुम्ही एकदा खर किमतीत वस्तू विकणार पण बाकींच काय बाकींचे तेच किमतीत वस्तू विकणार ना ते तर जास्त किंमतच लावतील

ठीक आहे तुमच नाही आईकतील तर मी सांगेल सर्वांना आणि जर माझ पण नाही आईकलं तर मी सर्वांची complaint करेल हो मॅडम तुम्ही त्यांना बोलून बघू शकता कारण कि ते माझ तर आईकणार नाहीत मी तुम्हाला काय सर्वांनाच खरी किमतीत वस्तू विकणार पण तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा ते काय बर ठीक आहे मला आता हि बॉटल दया मी दोन दिवसांनी परत येईल आणि बघते कोण कोण किती किती किंमत लावताय मॅडम तुम्ही cash ने payment करणार आहे कि online cash ने ठीक आहे मग वीस रुपये बिल दया हे घ्या वीस रुपय आणि बॉटल दया ok एक लिटर च ना Hello अं आज ना एक महत्वाचा विषय होता आपला अं म्हणजे आहे Movie सिनेमा ज्याला आपण मराठी मध्ये चित्रपट म्हणतो तर अं वेगवेगळे craze आहेत आज चित्रपटांचे तर चित्रपट एक फार मोठी अशी भूमिका आहे म्हणेज चित्रपटामध्ये समाजाचं एक माध्यम आहे एक प्रतिमा आहे चित्रपट म्हणजे अं समाजाचं प्रतिमा म्हणून चित्रपटाकडे पाहिलंजातं तर अं आज कशे चित्रपटाविषयी अं बघूया तुला काय माहिती आहे सांग मग चित्रपटाविषयी तुला काय माहिती आहे चित्रपट ना खरंच अं चित्रपट आज एक आपण जस तू म्हटलास की त्यांच्याकडे एक प्रतिमा ज्या आपण खूप आशेने बघत असतो आणि अं सामान्य जनताही खरंच आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो कारण आपण स्वतः बघितलंय की आता सध्या असे काही चित्रपट अं जे पडद्यावर आले की त्यांच्यामुळे हम्म माणसाच्या आयुष्यामध्ये खरंच बदल घडलय म्हणजे घडून शकतात किव्हा घडलेले आहेत हा पण आपण अं विचार करतो आणि एक नैराश्यच अस जग आहे आणि त्यामध्ये कुणीत म्हणजे

हा good morning good morning

काई नाई निवांत. पक्षी बघतोय आकाशातन. छान ए सकाळी सकाळी पक्षी दिसतात नंतर तर नाई दिसत. हो. हो.

आणि आज आजकाल तर जंगली कबुतर जास्त यायला लागलेय. म्हणजे पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाहिलेय. जंगली कबुतर, त्रास देऊन सोडलाय त्यांनी. इकडे या खिडकीत जातील. त्या खिडकीत येतात. आणि पहिले माहितीये? एक दहा वर्षांपूर्वी इकडे छान-छान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे color चे पक्षी यायचे.

सुगरणीचा सुगरणीचा निवांत विणलेला खोपा, हो सुगरणीचा खोपा त म्हणजे आता तो म्हणजे ते पाहायला असं वेगळं झालंय. कि कधी कुठून आपण असं पाहावं. कि सुगरणीचा खोपा वगैरे. असं काही नाहीये. लोक माहितीये विकत आणतात जे artificial खोपे. म्हणजे मला कधी-कधी हसायला येत जी खोपे आम्हाला अशीच मिळायची. शाळेत असताना, शाळेत जाताना आणि येताना किती खोपे दिसायची? पडलेली दिसायची म घरी येऊन जायचो कि त्यात कधी तरी कोणीतरी येईल आणि म ते घर बनवेल असं बाहेर लटकून ठेवायचं. किंवा असं ठेऊन द्यायचो आपण. झाडावरती पण ठेवायचे मी. तस आता काही नाहीये, माहितीये?